इथे आपल्याला दिसत आहे एक वॉटरपार्क आहे लहान मुलांसाठी.

दुपारची वेळ आहे खूप सुंदर वातावरण आहे.

खूप छान इथ स्वच्छ असा किनारा आहे.

पाणी खूप छानये माडाची झाडही खूप छान वाडलेले आहेत.

इथे आपल्याला एक शाळा दिसत आहे हे एक परीक्षा केंद्र आहे.

काही किनाऱ्यावरच खे छोटी गाडी चालवत आहेत.

मागे डोंगर आहे पूर्ण हिरवळ आहे डोंगरावर घनदाट झाडी आहे पाण्याचा वेगही खूप आहे.

त्यामध्ये फ्रीज आहे पाण्याच्या बॉटलस ज्यूसेस बिस्किट्स --

चिप्स कुरकुरे वगैरेचे पॅकेट्स ठेवलेले आहेत गोळ्या बिस्किट्स ही आहेत.

लाइट ही खूप छान आहेत ए.सी. आहे.

मेन रोड आहे बाहेर एक हात रिक्षा दिसत आहे.

प्रवाशांची ये जा सुरू आहे.

खूप साऱ्या स्लाइडस आहेत लहान मोठ्या मुलान साठी ही खूप छान स्लाइडस आहेत.

खूप छान असे दृश आहे.

पाणी खूप स्वच्छ व नितळ आहे.

तिथे स्त्री पुरुष सगळे बसलेले आहेत.